इथे एक छत दाखवली आहे. त्याला काही लाईट्स आहे. काही क बलून लावलेले आहे. एका--

इथे एक तिकिट काऊंटर आहे तिथे तीन चेअर आहे दोन लॅपटॉप आहे एका बाजूला एक दरवाजा आहे.

काही पेपर्स ठेवले आहेत किलो काटा आहे एक वायर चा थैला आहे.

इथे एक नदी आहे नदीमध्ये पाणी वाहत आहे एका बाजूला हिरवी झाडे आहे एका बाजूला हिरवे गवत आहे.

त्या रस्त्यावरून काही लोक जात आहे. फोर व्हीलर पार्किंग मध्येच दोन मोठे पोल आहे. त्याला खूप सारे लाइट्स लावलेल्या आहे. तिथे एक झेंडा लावलेला आहे.